कापडा चि दुकान आहे अ म म पोराचे अ अ लहान बाळाचे फ फ्रॉक आहे आणि टी-शर्ट आहे टॉवेल आहे फॅन आहे.

काळा काळा कलर च स्वेटर आहे हिरवा स्वेटर आहे नि निळा ब्ल काळा स्वेटर आहे पिला नि पिला आणि काळ स्वेटर आहे.

जिम आहे जिम मध्ये लाइटा खूप लाइटा आहे जिम च सामान अय ठेवलेल आहे एका माणूस उभा आहे पाठीमागे एका म एका मुलगा उभे आहे त्याच्या हातात--

आहे लाईव्ह लाईट आहे फॅन चालू आहे दोन माणूस तीन माणूस उभे आहे आईंना आहे आणि छटा आहे डंबेल्स आहे.

एक माणूस दुका खाली बसलेला आहे गेट दिसत आहे आणि अ हिलाबाद बँक बोर्ड दिसत आहे चार ए_सी दिसत आहे खिडकी आहे बोर्ड आहे.

लोखंडाचे तुकडे दिसत आहे बीड चे तुकडे दिसत आहे मट्टी मध्ये ठेवलेले आहे आणि अ अ अ चौकोनी बॉक्स दिसत आहे आणि अ र--

जी नर्सरी दिसत आहे लई बद लई झाड़ आहे कुर्सी आहे मानुस उभा आहै मंडप दिसत आहे.

मेला दिसत आहे. मेल्यात अम मेला लाईट आहे. खूप खूप माणसाची गर्दी आहे. लाईट आहे. झुले आहे.

गर्दीतले मानस उभी आहे आ गाड़ी बस दिसत आहे आणि मानुस हैंलमेट पे घालून चाललेला आहे आणि लाइट चे खंबे दिसत आहे.